हो दुपारच्या वेळेस म्हणजे मी कसं मी पार्ट टाइम काम करेल. ऑनलाईन घेऊन काम करेन. जसं कोणता, डिझायनिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे. त्याच्यानंतर डिझायनिंग आहे वगैरा वगैरा. कोणता डिझायनिंग या फिर कोणतं बॅनर मेकिंग, पोस्टर मेकिंग, याबद्दलचे बॅनर मेकिंग वगैरेचे वर्क अशा टाईपचे कामं मला येते जास्त करून. तर हेच एडिटिंग वगैरेचे काम ना अशा बद्दलचे काम मी करणार आहे. कारण,

मागे दोन वर्ष लॉकडाउन मधे लॉकडाउन संपल्यानंतर शाळा शाळा बंद होते पण सगळ्यांचे कामं चालू होते. त्यामुळे घरी बसल्या मी, असं हे एडिटिंगचं वगैरे कामं काम तर खूप शिकलोच. पण त्यासोबतच माझी स्किल डेव्हलप झाल्या. मी दुसऱ्यांचे काम वगैरे घेतो सुद्धा. म्हणजे मी, माझं म्हणणं हे आहे की आता दुपारी मी हे एडिटिंगचं पार्ट टाइम काम करणार आहे. त्याच्यामधे म्हणजे माझी स्वतःची सेल्फ इन्कम आहे. आणि बाकी काही नाही. अच्छा. खूप बरं वाटलं तुझं मत ऐकून. आता जसं तू बोललेला आहे त्याप्रमाणेच तू आपलं म्हणजे टाइम मॅनेज करू शकतो. नाही? बरोबर.

थँक यू सो मच. लोणार सरोवर. लोणार सरोवर हा भारतातील छान ठिकाण आहे. पूर्ण जंगलामध्ये हे लोणार सरोवर हे भारतात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील अह तालुका आहे. लोणारचे अह तलावात अह उगम सुमारे पच्चीस वर्षांपूर्वी झालेला आहे. अं सरोवर म्हणजे त्याला लोणार सरोवर असं म्हणतात. अह त्यात जे पाणी दोन वर्षाखाली अं असं pink झालं होतं पूर्ण. आणि मग, जर तुम्हाला पण अह अजून सरोवर या सरोवराची माहिती नसेल तर मी सांगते. मी कीर्ती इथे खूप सारी मंदिरे येतात. नदीत, तलावाच्या,

तर तिथे सांगत होते तिथं रामानं बाण हाणलेला आहे. ते बाण असं आताच काही दिवसांपूर्वीच आठ दिवसांपूर्वीच त्या तलावाचं पाणी पण वाढलं होतं. म्हणून तिथं जाण्याचा मार्ग पण बंद केल्ता आता परत चालू केला. तर पाणी वाढलं होतं ते आणि असलं तर तिकडं रामानं बाण मारला तेव्हा त्यामध्ये त्याच्यात पाणी येत नव्हतं. आता तिथं पाणी येतं. तर तिथे महादेवच मंदिर आहे. तसंच आम्ही गेल्तो त्यामुळं आम्हाला तिथल्या शिपायाने सांगितलं होतं की ते जिते आहेत. असं आहे. सांभाळून जा खाली. म्हणजे त्यांनी आम्हाला आधी सगळं सांगितलं. परत जायच्या आधी आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स घेतले. ते डॉक्युमेंट्स चेक केले. आणि परत त्यांनी आम्हाला पूर्ण सांगितलं खाली काय काय जिते आहे विषारी साप, परत हे विषारी जे बघितलेले पण नाहीत. कधी प्राणी, पक्षी ते पण आहेत असं सांगितलं त्यांनी आम्हाला. आम्ही अक्षरशः खाली गेलो तर अह स्टार्टींगा आम्ही उतरलो तिथं. अह गायमुखातून पाणी आलेलं आहे. ते पाणी पण तिथं पडतं. ते पहिलं चालू होतं पण आता त्याला बंद केलं लॉकडाउन पासून. अह मग खाली आम्ही गेलो होतो पायऱ्या थोड्याच आहेत, खाली येण्यापुरतं थोड्या पायऱ्या आहेत आणि नंतर खाली पूर्ण जंगलातने गेल्या वाणी आपण पूर्ण झाडे ते आणि हे पूर्ण हिरवंगार आहे. तसं खाली उतरलं का भीती वाटते. खाली उतरलं कि पाणी पण दिसतं. पण खूप आहे तिथं. अन स्टार्टींगला जर इकडून गेलो खूप मार्ग आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी. एक इकडून गेले की मंदिर, महादेवाचं हे लागतं. आणि आम्ही म्हणजे एक साईडनं फक्त नवरात्रच नाही तर मग जात, कधी मधी गुरुवारी असं ते चालू ठेवतातच देवीच्या मंदीराकडे जाण्यासाठी. अन ते मंदिर पण खूप भारी आहे देवीचं. तिथं पाहण्यासारखं खूप भारी आहे. असं म्हणतात की त्या तलावाचा अजून मेळच नाही लागलाय किती खोल आहे म्हणून ते. आम्ही पाण्याजवळ गेलो. आम्हाला ती भीती वाटत होती खाली जायला खूप. पण नंतर काही नाही वाटलं. आम्ही गेलोच खाली. enjoy केला. फोटोज काढले. मला तर खूप भारी वाटलं तिथं जाऊन. असं म्हंटलं जातं तिथे बहात्तर वर्षांपूर्वी पृथ्वीवर उल्कापात झालं होतं पण तेव्हा ते हे झाल्त. लोणार सरोवर अह खडकात बसलेले आहे. तिथं म्हणजे ते पिंक पाणी झालं तेव्हा पण अह Scientists वगैरे आल्ते. त्यांनी check केलं ते पाणी. अन तरीपण त्या पाण्याचा मेळ नाही लागला त्यांना. कशामुळं पिंक पाणी झालं म्हणून. अजून तिथे मेळ नाही लागलाय की ते किती खोल आहे म्हणून ते सरोवर. खूप लांबून लोकं येतात तिथे खूप. ते टायमिंग पण सकाळी नऊ ते चारपर्यंतच आहे. त्याच्यानंतर कोणाला खाली जाऊनच देत नाहीत. आपल्या स्टार्टींगला पोलीसची येते आपले डॉक्युमेंट्स जमा करतात. आधार कार्ड वगैरे. ते त्यांना देऊन ते आपल्याला सांगतात कसं जायचं आणि ते एकट्याला जाऊ देत नाहीत. ग्रुप,

अह गोमुख मंदिर आहे. दातिया सुधन मंदिर आहे. परत, अह त्या म्हणजे पर्यटनस्थळ म्हणून पण ओळखलं जातं त्यांना. लोणार जरी तिथे आता पर्यटनस्थळ पण बांधण्यात येणार आहे काही दिवसानंतर. लोणार सरोवर हा असं एक हे आहे की अह फिरायला तिथं खूप भारी वाटतं. पूर्ण जंगल टाईप आहे पूर्ण पूर भीती पण वाटते तिथे जायला. पण मी गेल्ते. मला खूप मी खूप एन्जॉय केलंय तिथे. अह तिथे परत सांगतात तुम्ही Shoes घातले असतील चांगले होतील. भीती तिथं खूप विषारी सापं पण येतात असं म्हणतात. परत, अह असे अनेक विशेष अह तिथं हे असते ते की ज्या गोष्टी मी बघितल्यात. मी खूप वेळेस गेले त्या सरोवरामंदी. अशा खूप म्हणजे, अह अशा गोष माहिती नाही की मला असं भीती पण खूप वाटली म्हणजे जायला पण खूप एन्जॉय पण केली मी. खूप वेळेस गेली तिथे आता. अन अह हे लोणार सरोवर हि ऐतिहासिक आहे. खूप प्रसिद्ध झालं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र हिंदू शास्त्रीय संकल्पना अह प्रसन्न आणि आपण समजू शकतो त्या,

अह लोणार सरोवर नि सरोवर पर्यटनस्थळ म्हणून पण खूप प्रसिद्ध झालंय. काही हिंदूंचे पण, निर्माण झाली. पृथ्वीवर येऊन अह अंड्यासारख्या गोळ्या अह हे पण त्यानं use केलं त्यामध्ये. अन गेलो त्याचं, लोणार सरोवराचे पाणी अलग दुनिया आहे. लोणार सरोवर जर जाण्यासाठी अह सरोवरासाठी लोणारचे विवर उभारले म्हणून घोषित करण्यात आल्ते. अह वर्षांपूर्वी, परत लोणार सरोवर हे अमेरिकेतील व भारतातील अनेक संस्थांनी सरोवरावर बरेच अह संशोधन केले आहे. या याला महाराष्ट्रातील सातवे, आश्चर्य असेसुद्धा म्हंटले. न लोणार सरोवर काही दिवसापूर्वी पाण्याचा रंग अचानक लाल झाल्यामुळे ते पुन्हा चर्चेत विषय ठरला. खूप तो म्हणजे मोठमोठाले, सायंटिस्ट लोकं आल्ते तिथं. मात्र हा सरोवराचा मंगळ ग्रहाचं संबंधित असलेल्या अह सांगितले जाते. लोणार सरोवर सरोवरचे अं प्राचीन आणि,

ते लोणार सरोवर आशिया खंडातील पहिले आणि जागतिक स्रोत तिसरे सरोवर आहे असं म्हणतात. अन एक असं स सरोवरा खा ख खारी आणि गोड पाण्याची हा, न म्हणजे त्या सरोवरमंदे दोन प्रकारचे विहिरी आहेत. एक खारी एक गोड. अन त्यांना नाव पण सासू-सुनेची विहीर आहे असं म्हणतात तिथले लोकं लोणारमधले. अह परंतु आजच्या काळात सरोवर, मान्यता जाणारे सरोवराची निर्मिती सुमारे पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी झाली असावी. असे तर मला वाटते. जगामध्ये या प्रसिद्ध त पूर्णिक शास्त्रानुसार किंवा तेथील स्थानिक अह अह नुसार अह लोन अह लोणासुर नावाची रक्षणा विष्णुमुळे यांच्या नावावरूनच या सरोवरचं व परिसराचं लोणार हे नाव मिळालं असावे. असे सांगितले की पंधरा मंदिर विवरात. हे मंदिर भगवान विष्णू, दुर्गा, देवी, सूर्य आणि नरसिंह देवाला अह समर्पित असलेले सांगतात. त्याशिवाय सरोवरची परिस्थिती अगदी बाराशे वर्षापूर्वीचे मंदिरं आहेत हि. ते मंदिर पूर्ण दगडांनी यांनी बांधलेले असं त्यामुळं खूप भारी वाटतं तिथे गेल्यावर. असं वाटतं की परत घरी जाऊ नये. इतकं भारी आहे ते मंदिरं पण. वि विहिरीत उतरला हा पंधरा ते पस्तीस अंशाचा असून पाण्याचा खारटपणा पण दहा असला, इथले पाणी वापरणे लोक, लोक शहरावरून आजारा आजारासाठी सुद्धा करतात. सरोवरच्या काठावर अह विविध रंगाचे अह ज दगडे सुद्धा सापडतात तिथे. अह परत, मला तर आधी त्या सरोवरापाशी जायला पण खूप भीती वाटत होती. पाण्याजवळ तर खूप भीती वाटत होती. मी जशी जशी खाली जात होते मला तशी तशी खूप भीती वाटत होती. तिथली. परत अं माझे फ्रेंड होते सोबत. मी त्यांना घेऊन, पाण्याजवळ गेले. अन या याशिवाय तलावात आढळलेले जीवाणू, अह चंद्रावरील जीवाणूंशी जवळजवळ सारखे म्हणून अह प्रसिद्ध असे म्हणतात. ते पर्यटनस्थळ म्हणून खूप भारी आहे. अह hello प्रीती how are you how are you fineI am finehow are you i am fine आणखीन सांग काय चाललंय? बस बसली आहे मी. तू सांग? अग तू फिरून आली ना म्हणून तुला काय

तू कधी गेली होती अच्छा अच्छा फिरायला गेली एवढ माहित होत कोणी सांगितलं तुला मी फिरायला गेली अग असं आहे ना खूप लोक असतात सांगणारी तर ते कोणाचं छान झालं तर कोणाला आवडत का. आवडत का हा ते तर आहे ना. त्याला ते वैष्णवदेवी यायचय का

नाही नाही कुठेच नाही फिरलं जम्मूला गेलती आणि काश्मीरला गेलती. अच्छा अच्छा म्हणजे

हो हो कस राहायल travelling तुझं तेव्हा तर खूप चांगलं राहायला खूप छान झालं. खूप मज्जा वाटली खूप म्हणजे खूप मज्जा आला मला हा मी काश्मीर हा मी काश्मीर ला गेले ते ना हा ट्रेन ने गेला होता का? हा मी ट्रेननेच गेलती काश्मीर पर्यंत हा ते ट्रेननेच गेलेते आम्ही श्रीनगर पर्यंत हा मग ते तिथं तिथून travel केलती

हो मी बघितलं ना बारा किलोमीटर जी आहे ती पूर्ण पाखाडी आहे ती चढायची पायी चढला कि कस गेला होतात नाही पायी चढलो आम्ही पायी चढायला खूप मज्जा वाटते ना तू काय करावं त्याला त्याच

पायी वर जाऊ शकतो तस दर्शनाला गेलो तर मग पायी जावं लागत चांगलं पायी पायी जावं ते हा पाय पाय जावं तेच ते

पुण्याचं surface मिळेल ना कि पायी गेलो आपण तेवढं करावा उगाच लोकांचे लोकांच्या जीवावर जावं तर काय त्याचा

नाय खूप त्रास होतो ना पाय दुखतात मग खूप खूप उची चढाई आहे ना त्याची खूप पाय दुखतात खूप चढाई आहे त्याची बसून बसून गेलं थोडं बसायचं मग चढायचं मग थोडं चढायचं मग बसायचं.

हा सासू सासू गेली होती ना माझी सासू संग गेली होती. अच्छा मग मुलांचं कस केलं ग मुले चढले एवढे कि खूप त्रास दिला त्यांनी त्या खुप त्रास दिला त्यांनी केला त्यांनी पाय दुखतायत पाय दुखतायत पण थोडं थोडं पिट्टू केला कधी तर चढून चढून गेलो आम्ही हा असं मी तर कधी गेलो नाहीये तिथे तर पहाड चढतो तेव्हा काय आहे तिथे अह म्हणजे टपऱ्या बनलेल्या आहेत कि हॉटेल्स बनलेले आहेत जेवायला खायला पाणी वाणी

हॉटेल पण आहेत टपऱ्या पण आहेत जिथे आपल्याला थांबायचं तिथं थांबा जेवण खावंन पाण्याची व्यवस्था आहे सगळ्यांची व्यवस्था तिथं झोपायची व्यवस्था आहे खूप चांगलं चांगलं दुकान पण बनलेत restaurant पण आहेत. आणि खूप चढायचं तर इतकं छान वाटत पहाड पहाड खूप चांगलं वाटत.

कश्मीर मध्ये थंड असतेच थोडीशी पण जम्मू मध्ये तर नसतेच थंड जम्मू मध्ये तर हा हम्म तिथेही पण वस्ती घ्यायची तिथे वर पहाडावर आपण जातो तर तिथेही खूप गारावा असेल ना सगळा हा तिथे रात्रीचा रात्रीचा काय रात्रीचा थंडावा चालते पण दिवसा इतके गरम या ते किती दिवसाचा काय लागत रात्री थंडी वाटते बिरू बाबाला लागते थंडी थोडीशी किती तास लागले ग वरती पर्यंत चढायला तुम्हाला हा आम्ही लोकांना लागले होते कमीत कमी दहा या बारा तास मध्ये आम्ही लोकं चढून गेले होते.

हा पण चढाईवर चढाईवर कसं चढावं थोडं चाललं तर मग बसावं लागतं साल भरून जाते ना मग तो थकून जातात मग लेकरं संग असल्यावर तसं असतं की थोडं चढावा मग बसावा मग चढावा मग बसावा तर लेकरं थोडे करतात. मम्मी भूक पण हे ना तुझा अजूनही voice ना cut होतोय कुठेतरी तू हललीस का तिथंन हा अच्छा हा. आता येतोय का?

हा हा मे असेही balcony मधेच बसते ग लोक म्हणतात कीती बोलते फोनवर ही दिवसभर फोन मधेच राहते का? फोनवरच असते ही बाई बघावं तेव्हा काय काम धंदे नाही हिला काय काम धंदे नाही दिवसभर फोन मध्ये लागून राहील कामच करून राहिले आपण आणि जर तुला time भेटला ना तर वैष्णवदेवी जा तू कशी दोस्ती करून राहिली आहे कधी एकच नाही बोलून राहिले काकूशी म्हणा वैष्णवी देवीचा

पण तुला जर time भेटला ना तर वैष्णोदेवीला जा हा अगदी नक्की नक्की या वेळेसच जाणार होते पण काय थोडसं आईला काय खूप विचार करावा लागतो ना आता आईच आताच operation झालं तर एक वर्ष झालं पण असे ती चढाई चढायची कशी चढायची ते खूप थोडा विचार करावा लागेल हा पण ते काय जर नसले चढले गेले ना तर पिंटू करावा आईला म्हणा पिंटूवर बसायचं तुम्ही लोकं पाय पाय जा पण दर्शन करून ये हा पण दर्शन तिथे तिथे गेल्यावर काय? हेलिकॉप्टरची पण व्यवस्था आहे तसं तर तिथे हा मी गेलते ना तिथं पण हा असं पण आम्ही काय काय नाय दिलं आम्ही तर पाय पाय गेलं ना तर काही वगैरे वगैरे नाही केली आम्ही लोकांनी कस हेलिकॉप्टर वगैरे आहे का नाही आम्ही तसेच गेलो होतो. हो आता तर लोक म्हणजे जे जाऊ नाही शकत पायी वगैरे चढून म्हातारे या मुलं लोक हेलिकॉप्टर करतात नाहीतर मग पिटू करतात आणि मग जातात

एक आनंद वेगळा असतो कारण त्याच सौंदर्य आहे ना जे प्रकृतीचं बघायला मिळत ना तिथे हा ते काय पिट्टू वर भेटत नाही आणि हेलिकॉप्टर वर पण बघायला भेटत नाही पाय पाय जण तर खूप छान वाटत त्याच्याकडं बघावं त्याची जाडी पाहावी पहाडी वगैरे खूप सुंदर वाटते पायी पायी बघायला टू वर बसला ना कि काय होत कि पिट्टूवर पण आपण बघू शकतो सौंदर्याचं सगळं पण हे आहे कि आता दोन वस्तू येतात त्याच्यामध्ये पिट्टूवर एक तर social work पण होत ते बिचारे गरीब लोक आहेत ते घेऊन जातात वर पर्यंत त्यांनाही काही पैसा मिळून जातो आणि आपलंही काम होऊन जात आपलाही काम होऊन जात पण असं वाटत ना कि पाय पाय जावं ना तर आपण ने काय म्हणजे केलंय देवासाठी कि पाय पाय गेलं आपण इतक्या लवकर तर चांगलं वाटतं आपल्याला हो ते तर आहे झाड वाड ते तर आहे पहाड वरती आता सगळं cut करून आणि

अच्छा अच्छा आहे का अग थोडं साधंच हा आवाज तुझा break होतोय परत मी हाललेच नाय इथेच बसलेय मी काय कसा यायला लागला तुला तू जर तू जर गेलिना तर मला सांगणं हो ना मी विचारीन ना तुला तिथं कस जायचं? काय? जायचं सगळं कस गेला

कुठं कुठं थांबायचं कस काय दर्शन करायचे जांबू तारेने गेला असाल जांबू तरीला उताराला असाल आणि मग तिथनं कटरा पर्यंत काय बस ने गेलात?

कटरा पर्यंत ट्रेन जाते ना तिथं ट्रेन ने गेलेलो हा मग तिथून आम्ही कटाराहुन आम्ही लोकांनी Fourwheeler केली अच्छा Fourwheeler केली का?

राहत नाही हा पण एकदा तरी तू जाऊन ये गणपतीपुळे वगैरे बघितलं कि नाही तू नाही नाही बघितलं ते लेकरं खूप परेशान करत होते तर मग मला दर्शन घेयला कंटाळा येत होते त्यामुळे वैष्णदेवीचे ना घेऊन गेले त्यांना लोकांना हा तर आहे ना चल मग मी ना नंतर बोलते ना मला काम आहे थोडस हो हो दहा पंधरा मिनिटाने मी तुला पुन्हा call करते हे ना Okay okaybye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

आग केवायसी च काही नाही आहे मी आताच माझ केवायसी करून आलय वर्षातून एकदा तुम्ही केवायसी करू शकता अं